नमस्कार मित्रांनो या एडिटिंग युसिंग ऑड्यासिटीट्यूटोरियल मध्ये आपलेस्वागत आहे हे ट्यूटोरियलऑडिओ फाईल कशी संपादित करावी समजावेल
आपण शिकूया ऑड्यासिटीमध्ये फाईल कशी ओपन करावी
स्टीरिओ फाईलचेमोनोमध्ये रुपांतरीत करणे
लेबल जोडणेऑडिओकट डिलीट मूव आणि एम्पलीफाय करणे
पार्श्वध्वनी गाळणेऑडिओ फाईल सेव आणि एक्स्पोर्ट करणे
याट्यूटोरियलसाठी मीउबन्तु लिनक्स वर्जन 1004 ऑपरेटिंग सिस्टीम आणिऑड्यासिटी वर्जन 13 वापरत आहे
ऑड्यासिटी खूपऑडिओ प्रकारांना आधार देते
यासहीत वेव्ह एआयएफएफ सुन एयू नेक्स्ट आरसीएएम इन्स्टिट्यूट दे रिचर्स ईटी कोऑर्डिनेशन अकोस्टिक म्युझिक एमपी3 एमपीईजी आय लेयर 3 एक्सपोर्ट रिक्वायर्स सेपरेट एन्कोडर
सी लेम इन्स्टॉलेशन ओग वोर्बिस आता मुख्य मेनू मधूनऑड्यासिटीत प्रवेश करू
एप्लिकेशन्स जीटीजीटी साउंड एंड व्हिडिओ जीटीजीटी ऑडासिटी
ऑड्यासिटी हेल्प बॉक्स उघडेल
आता ओक वर क्लिक करा
ऑडिओ फाईल संपादित करण्यासाठी आपण प्रथमतीऑड्यासिटीमध्ये इम्पोर्ट करू
यासाठी फाइल जीटीजीटी इम्पोर्ट जीटीजीटी ऑडियो वर जा
जेव्हा ब्राऊजर विंडो ओपन होईलऑडिओ फाईलएडीट करण्यासाठी ब्राउज करा आणि ओपन वर क्लिक करा
फाईल ऑडासिटी विंडो मध्ये ओपन होईल
हि फाईल आ उ पी फाईल म्हणून सेव करा
ऑड्यासिटी प्रोजेक्ट फाईल फाइल जीटीजीटी सावे प्रोजेक्ट Asवर क्लिक करून जीटीजीटी ओपन झालेल्या बॉक्स मध्ये ओक वर क्लिक करा
फाईलला नाव द्या
येथे आपण टाईप करूEditing इन ऑडासिटी फोल्डर तपासा आणि सावे वर क्लिक करा
कॉपी एल ऑडियो इंटो प्रोजेक्ट हा ऑपशन निवडा
हा फोल्डर बनवतो जो सर्वऑड्यासिटी प्रोजेक्टडेटा फाईल्ससमाविष्ट करेल
ट्रयाक्सकडे पहा
जर तेथे फक्त एक ट्रॅक असेल तरऑडिओ मोनो
ह्याचा डावीकडील पेनलवर सुद्धा उल्लेख केला जाईल
आता एकदुसरी ऑडिओ फाईल उघडुया

जर तेथे दोन ट्रॅक्स आहेत तरऑडिओ स्टीरियो मध्ये आहे
पुन्हाह्याचा डावीकडील पॅनल वर सुद्धा उल्लेख केला जाईल
संपूर्णपणे ट्रॅक काढण्यासाठी ट्रॅक निवडा ट्रॅक्स टॅब वर क्लिक करा आणि रिमूव्ह ट्रॅक्स निवडा
आळीपाळीने ट्रयाक्स डाव्या टोकाकडीलX वर क्लिक करूनडिलीट करा
जर ऑडिओ फाईलस्टीरिओ मोडमध्ये आहे आणिस्टीरिओ परिणाम आवश्यक नसेल तर तो मोड मोनो मध्ये बदलू शकता
हे करण्यासाठी ट्रॅक्स टॅब वर जा आणि मिक्स एंड रेंडर निवडा
आता ऑडीओ फाईलच्या डावीकडील प्यानेलवरील ड्रोप डाऊन बाणावर क्लिक करा आणि स्प्लिट स्टीरिओ टु मोनो निवडा
एक ट्रॅक डिलीट करा
झूम इन किंवा झूम आउट करण्यासाठीकर्सरवर क्लिक कराजेथे तुम्हाला फाईलझूम करणे आवश्यक वाटतेआणि एडीट प्यानेलवरीलझूम इन किंवा झूम आउट बटणावर क्लिक करा
आळीपाळीने कर्सर फाईलच्या झूम इन किंवा झूम आउट ज्याभागावर करायचा आहे तेथे ठेवा
आता कंट्रोल बटन दाबा आणि माऊसवरील स्क्रोल व्हील झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी वापरा
ऑडीओ फाईललाअनावश्यक भाग काढण्यासाठी कटकॉपी पेस्ट डिलीट आणि काही खास इफेक्ट्स देता येतात
फाईलचा आवाज सुद्धा वाढवता किंवा कमी करता येतो
संपादित करण्यापूर्वी नेहमी ऑडीओ फाईल संपूर्ण एका
तुम्ही ऐकल्याप्रमाणे सहजसंदर्भासाठीतुम्हाला लेबल भागांची गरज लागू शकते
असे करण्यासाठी ट्रॅक वर क्लिक करून लेबल ट्रॅक जोडा जीटीजीटी एड न्यू आणिLabel ट्रॅक
पॉईन्टकडे लेबल जोडण्यासाठीकर्सरनेपॉईन्ट निवडा आणि ट्रॅक्स टॅब वर जा
आणि सिलेक्शन जवळ एड लेबल निवडा
तुम्ही लेबल मध्ये टाईप करू शकता
आळीपाळीने पॉइन्ट वर क्लिक करा
Ctrl Bदाबा
हे पहिल्या वेळी नविन लेबल ट्रॅक ओपन करते
अनुक्रमे Ctrl B त्याच ट्रयाकवर नविन लेबल ओपन करेल

जेथे कर्सर ठेवला आहे तेथे लेबल कर्सर सहित टाइम लाईन वरील पॉइन्टकडे ओपन होईल
जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाप्रत्येक नविन लेबलसाठी कर्सर ठेवा आणि Ctrl B दाबा
लेबल सुद्धा हलवता येऊ शकतात
हे लेबल डिलीट करण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या आत क्लिक करा आणि लेबल डीलीटहोईपर्यंत backspace बटन दाबा
अन्य पद्धत अशी आहे कि ट्रॅक्स जीटीजीटी एडिट लेबल्स वर जा
सर्व लेबल्सची यादी असलेली विंडो दिसेल आणि जे लेबल्स डिलीट करायचे आहेत ते निवडा आणि रिमूव्ह बटनावर क्लिक करूनडीलीटकरा
ओक वर क्लिक करा
संपूर्ण ऑडीओफाईल एकदा किंवा एकापेक्षाजास्त वेळा ऐकल्या नंतर संपादनाची रचना ठरवता येईल आवश्यकतेनुसारफाईलचे भाग डिलीट करताकिंवा बदलता येतील
संपादनाची रचना हि प्रस्तावना मथळा आणि निष्कर्षासाठी काय योग्य आहे यावर अवलंबून आहे
पुनः पुन्हा आणि वाईटआलेले आवाज काढा
संदेशाचापरिणाम वाढवण्यासाठी इफेक्ट्स वापरू शकता
अनावश्यकआलेले आवाज जसे तोतरेपणा आणि खोकला जे बोलणे अतिव्याप्त करणारे पुनरावृत्ती करणारे आहे तसेच मोठारिक्तपणा काढता येऊ शकतो
डिलीट करण्यासाठी सिलेक्शन टूल निवडा आणि ऑडीओफाईलचा भाग निवडा जो लेफ्ट क्लिकने डिलीट करायचा आहे तो ड्रॅग कराआणि रिलीस करा तो भागडिलीट करण्यासाठी डिलीट बटन दाबा
फाईलच्याएका भागाचे दुसऱ्या भागात स्थलांतर करण्यासाठी ऑडीओफाईलचा भाग निवडा जो लेफ्ट क्लिकने स्थलांतरीतकरायचा आहेतो ड्रयाग कराआणि रिलीस करा मगतो भाग किबोर्ड शॉर्टकट CtrlX वापरून कट करा
आपण एडीट टूल प्यानेल मधील कट बटनवर सुद्धा क्लिक करू शकतो किंवा एडिट जीटीजीटी कट ऑप्शनवर क्लिक करा
ऑडीओ खंड जेथे हवा आहेतेथे कर्सर सरकवणे आवश्यक आहे
तेथे क्लिक करा आणिऑडीओ खंड पेस्ट करा
हे शॉर्टकट CtrlV किंवा पास्ते बटनवापरून होऊ शकते
एडीट टूल प्यानेल किंवा एडीट मध्ये जीटीजीटी पेस्ट ऑप्शन मोठे श्वास कमी करण्यासाठी ऑडीओ धारेतीलश्वासाचा भाग निवडा
यासाठी लेफ्ट क्लिक करा ड्रयाग करा आणि रिलीस करा
इफेक्ट जीटीजीटी एम्प्लिफाय वर जा
माइनस 5 किंवा 7 दाखल करा
किंवा एम्प्लिफिकेशन बॉक्स मध्येत्याहून जास्त तुम्हाला किती आवाज कमी करायचा आहे त्यावर अवलंबून आहे आणि ओक वरक्लिक करा
जो आवाज लहान प्रमाणत ध्वनिमुद्रित झाला आहे तोवाढवण्यासाठी ऑडीओ निवडा इफेक्ट जीटीजीटी एम्प्लिफाय वर जा जीटीजीटी तेथे तुम्हाला किंमत आधीच असलेलीदिसेल
हि किंमत या फाईलसाठी उत्तम एम्प्लीफिकेशन आहे
तुम्ही तुम्हाला हवी असलेली किंमत सुद्धा दाखल करू शकता
ओक वर क्लिक करा
जर ओक बटन क्रियाशील नसेल तर एलो क्लिपिंग ऑप्शन तपासा

अडथळे आणणारे पार्श्वध्वनी काढण्यासाठी नमुना आवाजासहीत ट्रयाकवरील भाग निवडा
आवाजाशिवाय भाग निवडण्याकडेलक्ष द्या
आता इफेक्ट वर क्लिक
नोइसे रिमूव्हल नॉईज रिमूवल गेट नोइसे प्रोफाइल गेट नॉईज प्रोफाईल वर क्लिक करा
हे ओळखेल कि आवाजाचा नमुना गाळला गेला आहे
आता संपूर्ण ऑंडिओ ट्रयाक वर कोठेही क्लिक करून तोनिवडा
पुन्हा इफेक्ट जीटीजीटी वर क्लिक करा
नोइसे रिमूव्हल नॉईज रिमूवल
त्यात नोइसे रिडक्शन लेव्हल नॉईज रिडक्शन लेवल निवडा
कमीतकमी वॅल्यू वापरा जी आवाज स्वीकारण्या योग्य पातळीपर्यंत कमी करेल
जास्त वॅल्यूआवाज पूर्णपणे बंद करतात पण परिणाम असा होतो कि ऑंडिओची मोडतोड शिल्लक रहाते
आता ओक वर क्लिक करा
येथे सल्ला असा आहे किऑडीओ बॉक्समध्येसुचवलेल्या वॅल्यू पेक्षा जास्त एम्प्लीफाय करू नये कारणएम्प्लीफिकेशन सुद्धा पार्श्वध्वनी वाढवते
त्याचबरोबरसुस्कारे आणि गुंजन आवाज जास्त ठळक करते
प्रोजेक्ट फाईल नियमित सेव करा
शेवटी अंतिम प्रोजेक्ट आवश्यक ऑडीओ फॉरमॅट जे आहेत वेव्ह एमपी3 आणि इतरया मध्ये एक्सपोर्ट करा
आपण आधीच हा भाग पूर्वीच्या ट्युटोरिअलमध्ये घेतला आहे
कृपया विस्तृत माहितीसाठी तो पडताळा
या बरोबर हि ट्युटोरिअल समाप्त होत आहे
चला सारांश पाहू
यात आपण शिकलोऑड्यासिटी वापरूनमुलभूत संपादन ऑडीओ फाईल कशी ओपन करावी स्टिरीओ चे मोनो रुपांतर करणे झूम इन आणि आउट लेबल जोडणे
रचना आणि संपादन करणे
ऑडीओ कट डिलीट स्थलांतरित करणे
पार्श्वध्वनी गाळणे
वर दिलेल्या माहिती आधारेपहिल्या ट्युटोरिअल मध्ये ध्वनिमुद्रित केलेला ऑडीओ संपादित करा
आवश्यक तेथे फेड आउट आणि फेड इन वापरा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेlinkhttpspoken tutorialorgWhat is a Spoken Tutorial ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांचा कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
या बरोबर हिटुटोरिअलसमाप्त होत आहे